अ हित पेरूच पेरू आहे हा पेरूची फांदी पकडली आहे तिनी.

एक गुरुजी जात आहेत त्यांना त्यांच्या डोक्यावरती असं छत सारखं तयार केलय.

तिथली माती बाहेर काडून टाकत आहे आणि तिथं ती काम बहुतेक इलेक्ट्रिक वरती होत आहे.

दगडाच्या भिंतींवरती दगडांमध्ये कोरीवकाम केलेलं आहे आणि तिथं गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे त्या भिंतीवर--

आणि त्यांचे शिष्य आहेत आजूबाजूला गौतम बुद्ध हे एक जैन धर्माचे--

इथे दोन बकऱ्या आहेत ते थांबलेत.

ते बहुतेक ए. टी. एम. मध्ये पैसे काढण्यासाठी जात आहेत त्या ए. टी. एम. च्या बाहेर--

आणि मध्ये व्यंकटेशांच आणि लक्ष्मींची प्रतिमा आहे.

आणि वरती उर्दू भाषेमध्ये काहीतरी लिहलंय त्याच्या बाजूला पॉप्युलर नावाचं हॉटेल आहे डॉक्टर आहेत दवाखाना आहेत.

सार्वजनिक वाचनालयाची हि बिल्डिंग आहे बेळगावची गणपती गल्ली मध्ये आहे बेळगावच्या हे सार्वजनिक वाचनालय.

हे रिक्शा स्टॅन्ड आहे या स्टॅन्डवरती खूप अश्या रिक्षा उभारल्या आहे आणि हे रिक्षा स्टॅन्ड --

जिल्हा पंचायतच हे ऑफिस आहे.